तुम्ही पहिला आहे का याच्या अगोदर असा कधी business हम्म हम्म हम्म नाही त्याच्यामधी सगळे concept आलेत जसं की रणबीर आणि श्रद्धाचं लग्न पुरवायची गोष्ट जी होते ना पुढे सरकताना तेव्हा सिनेमात नवा twist येतो तिथे आता हा twist नक्की काय असेल हेच twist होता तो प्रेम असा सिनेमा आहे, असा सिनेमा आहे म्हणजे कौटुंबिक आहे हो प्रेम, कुटुंबीयांची संगत ला घालणारा सिनेमा आहे हा कथा सुरू होतो. बरोबर आहे आणि हे movie जे आहे, हे सिनेमा जे आहे, ते म्हणजे आपण कुठे पण जाऊन बघू शकतो आपण family मध्ये जवळपास आपल्या भूमिकेत शंभर टक्के दिलेत त्यांना

आणि आपण हा movie हे जे movie आहे ते आपण म्हणजे सगळ्या family ला घेऊन जाऊन बघू शकतो, असा काही नाही की म्हणजे आपण म्हणजे दोघंच जण couple किंवा अं मैत्रिणी मैत्रिणी मित्र मित्र family पण पाहू शकते, family वर पण ती movie आहे आणि jokes पण खूप thoughts म्हणजे एकदम मस्ती करू thought thoughts आहेत त्याचे आणि रे तसं पण रणबीर कपूर अं चांगला comedy करतो. हो हो बरोबर आहे आणि अं म्हणजे त्यांच्या अगोदरच्या picture मध्ये तेच तेच dance चा scene म्हणजे म्हणजे जे त्यांनी नृत्य करतो अगोदर म्हणजे असं एवढं काही नव्हतं. पण ह्या movie मध्ये वेगळा dance पण खूप असा advance dance पाहायला मिळतो दोघांचा पण आणि आहे या picture मध्ये दोघं पण आणि दोघांचा पण look थोडासा different आहे, अगोदरच्या movie पेक्षाही हा हा हा dialogue पण खूप मस्त आहे त्याच्यामध्ये

ती जे pregnant असते किंवा तिच्या नवऱ्याचं तिच्या बद्दलचा कल किंवा हे पण खूप छान आहे म्हणजे नवऱ्यालाही तिच्याबद्दल म्हणजे अगोदर तेवढं आवडत नसतं पण जस जसं बाळ होतं राहतं.

म्हणजे लग्न ही जे भारतीय संस्कृतीमधी लग्न ही एक खूप अं म्हणजे खूप जिव्हाळ्याची गोष्ट आहे आणि त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतला अविभाज्य भाग आहे आणि जसं जन्माला माणूस येतो. जसं मृत्यू आणि अं मृत्यू आणि अं जन्म जसा म्हणजे जन्म, मृत्यू हे दोन गोष्टी जश्या अटळ आहे तश्या लग्न ही भारतीय संस्कृती मधली खूप अविभाज्य घटक आहे तर तर त्या लग्नाचे नाते किती पवित्र असतात आणि त्यांना कसं टिकवून ठेवायचं असतं ऐकमेकांच्या मनाला जपून तो रणबीर कपुरच्या मित्राकडून पाहायला मिळालेलं आहे मला आणि ती गोष्ट खूप छान आहे वाटली मला या movie मध्ये

अं नाही बहुतेक अं एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसाच्या पंधरा दिवस तर नाही एक महिना

अच्छा म्हणजे आठ मार्च म्हणजे महिला दिन होता तेव्हा

हा हिचा चांगला review पण आहे, जवळपास सहा point सातचा review आहे किरदार सगळे अं solid actor आहे नाही खूप छान आहे movie सगळ्यांनी पाहण्यासारखा आहे अं माझ्या घरी माझ्या एका बहिणीने वैगरे सांगितला की दीदी हा movie पहा तू खूप खूप छान आहे आणि खूप comedy आहे त्या movie मध्ये कारण आजकाल चे सगळे movie रडके पडके आहे, त्याच्यामुळे पाहावं पण वाटतं नाही आणि action ह्या गोष्टी तिने मला म्हंटली, म्हंटल्याच्या नंतर संभाषण झालं मला सांगा आता किती actors त्याच्यामध्ये आहे किंवा म्हणजे किती actors च तुम्ही नाव सांगू शकता सांगा. याच्यामद्धे डिंपल कपाडिया एक आहे, जी की नाम नामांकित actor आहे, जीचा role पण अं आणि ती न एकोणिसाव्या शतकामध्ये खूप जास्त म्हणजे गाजलेली आहे, अं तर

पण बोनी कपूरला एक दिग्दर्शक दिग्दर्शकच म्हणूनच पाहण्यात आलेलं आहे director वैगरे पण आता त्या movie मध्ये त्याला एक actor म्हणून बघि बघितलं गेलं तर ते पण खूप छान वाटलं आणि त्याच बरोबर रणबीर कपूर आहे आणि अं श्रद्धा कपूर आहे तर एवढेच आहे त्याच्यामध्ये आणि आणि ते रणबीर कपूरचा मित्र दाखवलेला आहे तो पण चांगला उगवता तारा आहे.

actor मधी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर, डिंपल कपाडिया नाही अं म्हणजे actor म्हणजे male मध्ये

ते रणबीर कपूरच आहे आणि एकच आहे सध्याला बाकीचे पण म्हणजे actor चाच role असतं ना side actor झालं किंवा हे झालं म्हणजे तुम्हाला मी सांगतो आता अं जवळपास सगळ्यात एक अं ती छोटी मुलगी आहे ना सगळ्यात मस्त तुम्ही जे सांगितलं dance india dance तीच नाव त्या movie मधी स्वीटी अस स्वीटू स्वीटू असतं आणि इनायत इनायत वर्मा नाव आहे तीच तिना ती अं तिच्या बहिणीचा role play केलेला आहे. तर हसलीन कौर आहे. अच्छा.

नुसरत नुसरत नुसरत भरूचा आहे त्याच्यामधी प्यार का पंचनामा जो actor आहे ना तो सुद्धा आहे याच्यामद्धी रणबीर कपूर आहे. अच्छा, अच्छा. म्हणजे एक अं सर्व actor ह्या type चे आहेत. आयुष आणि जे ज्याचं नाव सांगितलं मी ते MBF च्या ह्याच्यामधी असतो त्याचं अनुभव सिंघ म्हणून आहे अनुभव सिंघ बस्सी हा हा हा अनुभव सिंघला मी कपिल शर्मा show मध्येच पहिल्यांदा पाहिलेला आहे, आणि बोनी कपूर आपण त्याच्यामध्ये बोनी कपूरला एक हे केलं, राजेश जैस आणि विशेष म्हणजे प्यार का पंचनामा मधला जो actor आहे ज्याला अं काय म्हणतात अं कार्तिक आर्यन त्यामध्ये दोघांचे तर विसरलोच आपण एक कार्तिक आर्यन आणि अं ती heroin

नुसरत भरूचा अं हे येतात तिथे पण चांगला comedy आहे, ती त्याला बनवते right right right मी पण का माहिती आहे, act director same आहे ना हा ह्यांचा दोघांचा director same आहे हा हा हा right right right अच्छा असचं आहे का? हा ठिके ह्या movie पाहूनमध्ये चांगलं वाटलं तुम्हाला हो मला तर खूप छान वाटला movie आणि जर कोणाला चांगला movie जर पाहायचा असेल असं जर कोणी माझ्या मित्र circle मधी जर विचारलं तर मी स नक्की सांगेन की हा movie चांगला आहे तुम्ही पहा, कारण अं

ok दिल्याबद्दल thank you ठिके आम्ही पण आमच्या side ने अं हा movie जितक्या लोकांना सांगता येतं तितक्यांना सांगतो. ठिके madam thank you thank you, thank you किती पर्यंत असतो परंतु तो सत्तर KILOMETRE पर्यंत असू शकतो सहसा दहा KILOMETRE पर्यंत असतो त्यानंतर मित्रानो माध्यम खोलीवरचा जो भूकंप असतो तो कसा असतो तर तो सत्तर ते तीनशे पन्नास KILOMETRE खोली पर्यंतच असतो

तो कसा असतो तर तीनशे पन्नास ते सातशे किलोमीटर खोली पर्यंत असतो आपण काय पहिले खोली नुसार भूकंपाचे तीन प्रकार पहिले यातले किती किलोमीटर पर्यंत असतं तर तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर मित्रानो आता आपल्याला भूकंपाची कारणे अभ्यासाची आहेत कि नेमका भूकंप कोणत्या कारणामुळे उद्भवतो तर बघूया तर पहिल्यांदा काय आहे भूपट्टाची हाल चाल तर मित्रानो जेव्हा भूपट्टाची हालचाल होते तेव्हा काय होतो भूकंप म्हणजे बघा सुमात्रा बेटाजवळ तुम्ही पाहिलं असेल तर सुमात्रा इथे दोन हजार चार साली डिसेंबर दोन हजार चारला भूकंप आला होता तर भूपट्टांच्या हालचाली मुळे तो आला होता तसच मित्रांनो ज्वालामुखीमुळे देखील भूकंप होतो जे क्रकोटोवा आहे तेथे जेव्हा भूकंप आला होता क्रकोटोवा ज्वालामुखीच्या उद्रेखाच्या वेळी तर तो ज्वालामुखीच्या तीव्रतेवरती भूकंपाची तीव्रता अवलंबून असते आणि त्यामुळे क्रकोटोवा ज्वालामुखीमुळे जो आला होता बारा हजार चारशे किलोमीटर पर्यन्त त्याचा धक्का बसला होता

प्रसतरभंग होतो तर ह्यामुळे भूकंपाची निर्मिती होते जसकी आपला लातूरच उदाहरण आहे लातूरमध्ये भूकंप आला होता त्याच उदाहरण किव्हा आसाम मध्ये भूकंप आला होता हे देखील ओलीकरन आणि प्रसतरभांग आहे तसेच मित्रांनो पुढे चौथे काय कारण आहे तर मानवनिर्मित कारणे आता बघा मानव निर्मित कारणे कारणांमध्ये काय येणार तर आपण खानन प्रक्रिया करत असतो त्यामुळे आपण draining करतो तर काय होतं ते machine वापरतो खानन करतो त्यामुळे होऊ शकते ते भूकंप तसेच आपण जे धरण बांधतो ते देखील यामध्ये मानवनिर्मित कारणांमध्ये येते कारण धरणामुळे तो दाब निर्माण होतो हे देखील एक भूकंपाचे कारण आहे तर मित्रांनो हे झाल मानवनिर्मित कारण तसच नैसर्गिक कारणामुळे सुनामीमुळे देखील कधी भूकंप येतो तर हे एक नैसर्गिक करण देखील झाल कधी आपण भूकंपाची कारणे पाहिली तर मित्रांनो आता आपल्याला भूकंपाचे जागतिक वितरण पहायचे आहे तर बघूया मित्रांनो भूकंपाके कसे वितरण होते तर त्या मध्ये आपल्याला पाच पट्टे येतात तर मित्रांनो या मध्ये पहिलं आहे पॅसिफिक महासागरच्या भौतालचा पट्टा यालाच काय म्हंटलं जात तर आधुनिक कंपनाचा प्रदेश देखील म्हंटलं जातं मित्रांनो एक लक्ष्यात घ्या की हा जो पट्टा आहे तो सर्वाधिक महत्वाचा आहे जगातील जे पासस्ट टक्के भूकंप जे आहेत ते ह्याच पट्ट्याला आढळून येतात मित्रांनो हा जो पट्टा आहे तो न्यूझीलंड पासून सुरू होतो पॅसिफिक महासगरातील नुजलंड पासून सुरू होतो आणि पुधे तो इंदोनेशिया फिलिप्पिंस जपानची बेटे तसेच पूर्व सेबेरीया पर्यन्त जाऊन पसरतो आणि आपण ईकढ पहिलं तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यापासून किनारपट्टी पासून ते खाली अंटारटिका पर्यन्त तो पसरलेला आहे तसेच मित्रांनो जे जगातील सर्वाधिक भूकंप जे आहेत ते जपान ह्या देशामध्ये होतात आणि म्हणूनच जपानला काय म्हंटलं जातं भूकंपाचा देश असं म्हंटलं जातं जपानमध्ये मित्रांनो हानशू या बेटावरती सर्वाधिक भूकंप पाहायाला मिळतात

तरी तुम्हाला माहितीच आहे आपला जे अटलांटिक ocean आहे त्यामधून हे जातो त्यामुळे अटलांटिक ocean मध्ये जे आहे त्यामध्ये हा पट्टा असतो तर भूकंप आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर तिसरा आहे भूमध्य सागरीय पट्टा हे हे देखील भूमध्य सागरातून जातो त्यानंतर मित्रांनो चौथा एक पट्टा आहे तो आहे अल्पाइन हिमालयीन पट्टा तर मित्रांनो लक्ष्यात घ्या की हा जो पट्टा आहे जो युरोपमधील अल्फाइन जे पर्वत आहे आणि तिच्या शाखा आहेत उत्तर आफ्रिका आहे किवहा पूर्वा आफ्रिका ओफ्फिशियल पर्वत आहे हिमालय पर्वत आणि म्यानमार तसाच हा पट्टा चीन पर्यन्त पसरलेला आहे तर हा एक पट्टा महत्वाचा आहे

मित्रांनो आस जर म्हणायचा ठरला तर पूर्व आफ्रिका संयुक्त संस्थाने झाली किवा भारतीय विकल्प जे पट्टा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं

मित्रांनो महाराष्ट्रमध्ये एकोणिसशे त्र्यांनव्व ला लातूर मध्ये जो भूकंप आला होता तो या प्रकार ह्यामध्ये तो येतो अंथरभूपट्टा भूकंप अश्या प्रकारे मित्रांनो भूकंपाची माहिती घेतलेली आहे हयानंतर आपल्याला ज्वालामुखी विषयी अभ्यास कराच आहे चला तर मित्रांनो आपण आता पाहुयात की ज्वालामुखी मध्ये काय काय असते ते तर मित्रांनो ज्वालामुखीची व्याख्या जर पाहायाला गेलो तर ज्वालामुखी म्हणजे काय तर एका नलिके मार्फत वायु द्रव किवा स्थायू रूप पदार्थ जे बाहेर पडतात त्याला घनरूप पदार्थ जे बाहेर पडतात त्याला काय म्हंटल जाता ज्वालामुखी असा म्हंटलं जातं तर मित्रांनो ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ आता आपल्याला ते पदार्थ अभ्यासाचे आहेत तर बघूयात त्यातून तीन प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात ते म्हणजे घनरूप पदार्थ द्रवरूप पदार्थ वायुरूप पदार्थ तर मित्रांनो घनरूप पदार्थ असतात त्या मध्ये काय येणार तर त्यामध्ये राख खडकांचे तुकडे हयातच समविस्त असतो आणि यांना काय म्हंटलं जातं पायरोप्लास्ट जे घनरूप पदार्थ असतात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे त्यांना प्यारोपलास्ट असे देखील म्हंटले जाते त्यानंतर मित्रांनो द्रवरूप पदार्था मध्ये म्याग्मा आणि लावा बाहेर पडतो

पाण्याची वाफ असते ते आपल्याला वायु रूपात पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेखातून बाहेर पडतात मित्रांनो इथे एक गोष्ट लक्ष्यात घ्या की पाण्याची वाफ ही सर्वाधिक बाहेर पडते साठ ते नव्वद टक्के त्या वायु रूप पदार्था मध्ये कश्याचा समावेश असतो तर पाण्याच्या वाफेचा समावेश असतो त्यानंतर आपण जर पाहायला गेल तर ज्वललामुखीची कारणे आपल्याला अभ्यासायची आहेत तर मित्रांनो ज्वालामुखीच्या करणांमद्धे पहिलं काय येणार तर भूपट्ट विवर्तनेतील आपण हा सिद्धान्त पहिला होता प्लातेलेतोंनिकस बरोबर तर त्यामध्ये आपण पहिलं होतजे स्लॅब पूल होत ते लाडीवर होतं ते काय होतं दोन भूपट्ट जेव्हा एकमेकांकडे येतात आकर्षित होतात तेव्हा काय होत एक भूपट्ट खालीच जाणार आणि एक काय होणार वर जाणार तर मित्रांनो या मध्ये काय होणार तर ज्या भूपट्टाची घनता ही सर्वाधिक आहे ते भूपट्ट काय होणार खाली जाणार आणि ज्या भूपट्टाची घनता कमी आहे ते भूपट्ट वर जाणार आणि ह्या मध्ये काय होते की एक पोकळी निर्माण होते आणि ह्या पोकळी मधून मग पुढे काय होतं तर जमिनीच्या खाली भूपट्टच्या खाली लावारस असतो म्याग्मा असतो तो वरती येतो आणि मंग त्यातून ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर अश्या प्रकारे एक आहे PLAY TECHNIQUES च आणि त्यामध्ये आणखीन एक आपण पहिलं तर तणावामुळे काय होतं आपण दिस्तृक्तिवे पहिलं जेव्हा दोन भूपट्ट एमेकापासून लांब जातात त्यामध्ये एक खाचदारी निर्माण होते आणि त्या खच दरीमधून मग जमीनिकया खाली लावा असतो तो काय होतो तो वर येतो आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यानंतर मित्रांनो आपण हे ही एक कारण पहिलं दूसरा एक आहे ते तप्त स्थळ हॉट स्पॉट त्याला म्हंटलं जातं

प्रवारणामधील लावा वरून जेव्हा आशे भूपट्ट जे प्राचीन भूपट्ट असतात जेव्हा ते जातात तेव्हा काय होत जो लावा असतो तो त्या खडकाला त्याचा भूपट्टला छेदून वर येतो आणि मंग ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर याला काय म्हंटलं जात तर HOTSPOT म्हंटलं जातं अश्या प्रकारे मित्रांनो ज्वलमुखीची करणे पाहिलीत आणि ज्वालामुखीतून बाहेर बाहेर पडणारे पदार्थ देखील पाहिले तर मित्रांनो आता आपण ज्वालामुखीचे प्रकार अभ्यासूया तर मित्रांनो ज्वालामुखीचे प्रकार हे आता आपल्याला उद्रेकाचा स्वरूपावरून अभ्यासाचे आहेत तर बघा उद्रेकाच्या स्वरूपावरून ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात कोण कोणते पाहिले केंद्रीय ज्वालामुखी आणि दूसरा आहे भेदिय ज्वालामुखी तर मित्रांनो जे केंद्रीय ज्वालामुखी शब्दावरूनच कळेल कसतरी ज्वालामुखी केंद्रामार्फत होते आणि भेदीय ज्वालामुखी म्हणजे भेगेमधून ज्वालामुखीच उद्रेक होतो तर बघा मित्रांनो केंद्रीय ज्वालामुखी जे आहे त्यामध्ये पहिलं प्रकार काय आहे तर ज्वालामुखीय स्तंभ म्हणजेच काय तर जेव्हा ज्व्लामुखीचा उद्रेक होत असतो तेव्हा जेव्हा लावरस बाहेर येतो तेव्हा तेव्हा वर असा साचतो आणि स्तंभ तयार होतो

खोलगट असा छोटा कुंड तयार झालेला असतो त्याला काय म्हणतात क्रेटर कुंड असे म्हणतात त्यानंतर आहे घरट्या कार किवा निडाब कुंड तर मित्रांनो जो ज्वालामुखी वा कुंड जे आहे आपण पाहिल एकुवेटोर कुंड तर यालाच जेव्हा घरट्यासारखा आकार प्राप्त होतो तेव्हा त्याला काय म्हंटलं जात घरट्याकर किव्हा निडाब कुंड असा म्हंटलं जातं त्यानंतर मित्रांनो चौथा आहे क्याल्देरा किव्हा महाकुंड जेव्हा ज्वालामुखीचा स्पोट होतो तेव्हा जो हा वरचा भाग असतो तो उडून जातो पूर्ण आणि ते असा एक मोठं कुंड तयार होतं त्याला काय म्हणतात महा कुंड किव्हा CALDERA अस म्हंटलं जातं मित्रांनो इंदोंनेसियातील क्लाकेटोवा जे आहे तिथे असा झाल होतं आणि तिथे एका बेटाच्या वरचा भाग जो आहे तो उडून गेला होता ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी त्यानंतर आपण बघूयात भेगीय ज्वालामुखी मित्रांनो भेगिय ज्वालामुखी मध्ये पहिलं प्रकार आहे लावा शंकू तर हा जो लावा शंकू असतो त्यामधून दोन प्रकार च्या लावा बाहेर येतो पहिलं आहे ACIDIC लावा आणि नंतर BASIC लावा तर मित्रांनो जो ACIDIC लावा असतो त्याच्यामध्ये SILICA चे प्रमाण किती असते सत्तर टक्के एवढे असते आणि BASIC लावा मध्ये SILICA चे प्रमाण तीस टक्के ते चाळीस टक्के इतके असते हे तर तुम्ही लक्ष्यात ठेवा असेडिक मध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते सत्तर टक्के तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण जे आहे प्रमाणानुसार ACIDIC लावाचे काही वैशिष्टे पडतात तर आपण बघूयात जे ACIDIC लावा आहे त्यामध्ये लावा कसं असतो घट्ट असतो आणि विस्तार लावा घट्ट असल्यामुळे काय असतं तर त्याचा विस्तार कमी होतो हे बघा जेव्हा लावरस बाहेर येतो ते घट्ट असल्यामुळे ते सचात जातो आणि त्याचा विस्तार कमी होतो

त्यामध्ये मित्रांनो सिलिकाचे प्रमाण पाहिले तीस टक्के ते चाळीस टक्के एवढे असते आणि त्यावरून त्याची वैशिस्टे काय आहेत तर त्याचा लावा कसं असतो पात्तळ असतो आणि त्याचा विस्तार लावा पातळ असल्यामुळे विस्तार काय होणार जास्त होणार बघितले इथे डायग्राम दिलेली आहे

तसेच मित्रांनो जे आपण लावा शंकू पहिला भेगिय ज्वालामुखीच एक प्रकार झाला त्यामध्ये पुढचा प्रकार राख किवा सिंड शंकू तर हे जे आहे तर ह्यामध्ये काय होतं मित्रांनो उद्रेका नंतर जाळ धूर खडकाचे तुकडे हे सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बाहेर पडताना दिसतात त्यानंतर मित्रांनो पुढे आहे समिश्र शंकू तर समिश्र शंकू जे आहे त्यामध्ये काय होतं तर समिश्र शंकू मधून लावा धूळ तुकडे हे सारवा आपल्याला आलटून पालटून पाहाला मिळतं म्हणजे एक एक झालं की एक त्या नंतर मित्रांनो आता आपल्याला कालावधी नुसार ज्वालामुखीचे प्रकार अभ्यासायचे आहेत तर बघूयात आपण कालावधी नुसार ज्वालामुखीचे कोणते प्रकार पडतात तर पाहिले आहे जागृत ज्वालामुखी तर मित्रांनो जागृत ज्वालामुखी म्हणजे काय तर असा ज्वालामुखी जो सतत त्याचा उद्रेक होत असतो त्याला काय म्हणतात जागृत ज्वालामुखी आणि कधीही होऊ शकतो हा जागृत ज्वालामुखी झाला त्यामध्ये मित्रांनो ह्याचा उदाहरण घ्यायला गेलो तर स्त्रोंबोली जे आहे जे भूमध्य समुद्रातील सिसिली बेट आहे त्यावर स्त्रोंबोली हा ज्वालामुखी आहे हाच एक जागृत ज्वालामुखी आहे तसेच ब्यारण बेट हे देखील एक जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे मित्रांनो ही उदाहरणे महत्वाची आहेत ह्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या मुळे तुम्ही ते लक्ष्यात ठेवा त्यानंतर पुढचा आहे निद्रिस्त किवा सुस्त ज्वालामुखी म्हंटलं जात म्हणजे काय तर एकेकाळी हा ज्वालामुखी असा होता की जिथे खूप उद्रेक होत होता परंतु आता तो शांत झालेला आहे तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही पण कधी तरी होऊ शकतो म्हणजे शक्यता आहे होण्याची तर ह्याला निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हंटलं जातं

तर मृत ज्वालामुखी म्हणजे असं ज्वालामुखी ज्याचा ज्वालामुखीचा उद्रेक ज्यातून होत नाही फक्त त्यातून बाहेर पडला तर पाण्याची वाफ किव्हा धूर हेच गोस्टी बाहेर पडतात तर मित्रांनो ह्याचा उदाहरण कोणता आहे तंझंनियातील MOUNT किलीमंजारो ह्याचा उदाहरण आहे ही तिन्ही उदाहरणं महत्वाचे आहेत आणि ही तिन्ही ज्वालामुखी महत्वाचे आहेत तर अश्या प्रकारे आपण ज्वालामुखीचे प्रकार अभ्यासले

ह्या तीस अंश म्हणजे उष्ण कटिबंद प्रदेशमध्ये सर्वात जास्त ज्वालामुखी आढळतात तर मित्रांनो आता आपण ज्वालामुखीचे वितरण पाहूया तर पहिल्यांदा पॅसिफिक महासग्रभौतलचा पट्टा आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वाधिक ज्वालामुखी आढळले जातात एंशी टक्के ज्वालामुखी आपल्याला तिथे पाहायाला मिळतात मित्रांनो ह्यामध्ये आपण भूकंपाच्यावेळी देखील पहिलं होतं की यामध्ये आपल्या आशियाची पूर्व किनारपट्टी म्हणजेच आशिया खंडाची पूर्व किनारपट्टी जपानची बेटे इंदोंनेशिया फिल्लिपिन तसेच न्यूजलंड व दक्षिण अमेरिकेची व उत्तर अमेरिकेची पच्चीम किनारपट्टी यांचा समावेश या मध्ये होतो मित्रांनो सेफोर एक श्यास्त्रज्ञ आहे त्यांच्या मते म्हंटलं तर तीनशे त्रेपन्न किती तीनशे त्रेपन्न ज्वालामुखींचा इथे उद्रेक होतो तर ह्या नुसार त्यांनी जे ज्या पॅसिफिक महसगरा भौतलचा पट्टा आहे त्याला आधुनिक कांकरणाचा प्रदेश असा म्हंटलेल आहे तसेच मित्रांनो जगातील सर्वात उंच ज्वालामुखी जो आहे तो काकोटकसी दक्षिण अमेरिकेतील अंडीज ह्या पर्वतामद्धे आपल्याला पाहायाला मिळतो तर मित्रांनो आपण ह्या पॅसिफिक महासागराच्या पट्टा पहिला

तर मित्रांनो या पाट्ट्यची सुरुवात जे आहे ती कोठून होते तर आइसलॅंड च्या बेटा पासून म्हणजे भूमध्य सागर ताच्यात येणार इराक बलुचीकिस्तान आणि म्यानमार पर्यन्त हा पट्टा पसरलेला आहे याचा उदाहरण जर आपण पाहायाला गेलो तर मित्रांनो

तरी उदाहरणे महत्वाची आहेत कोकोशीस मधला एलबुल देखील सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे इंदोंनेशिया मधील क्रकोटोवा दिलेला आहे हे पहा कोकोशिस मधील एलबुल आणि इंदोनेशिया तील काकोटोवा आणि आफ्रिकेतील

त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला मध्य अटलांटिक चा भाग दिलेला आहे तर यामध्ये देखील ज्वालामुखी आपल्याला पाहायाला भेटतात मग ते अटलांटिक म्हणजे अटलांटिक महासागर आहे तिथे एक ज्वालामुखीचा पट्टा पसरलेला आहे

कोमोरो उरिणीउमाम ह्या बेटावरती मृत्य ज्वालामुखी पाहायला मिळतात तर अश्या प्रकारे आपण ज्वालामुखीचे जागतिक वितरण अभ्यासलेले आहे तर मित्रांनो आता आपल्याला खडक व खडकांचे प्रकार यांचा अभ्यास करयचा आहे तर मित्रांनो सुरूवातीला खडक म्हणजे नक्की काय तर खडक या सज्ञे मध्ये ह्या संकलपणे मध्ये पृथ्वीवरील सर्वात जास्त जो कठीण खडक असतो त्यापासून ते अगदी जे मृदु खडक असतात मातीच जर आपण म्हणली तर याचपन समावेश आहे सर्वांचा समावेश कश्यात होतो खडकामध्ये होतो तसेच मित्रांनो खडक म्हणजे काय तर खडक हे खाणीजांचे समिश्र असते हे लक्षयत घ्या त्यांतर जे खडक आहे त्या खडकामध्ये नेमकी कोणती खनिजे असतात तर मित्रांनो खडकमध्ये विविध प्रकारची खनिजे असतात परंतु त्या मध्ये सर्वाधिक ऑक्सिजन आणि सिलिकॉन यांचा समावेश असतो ऑक्सिजन जे आहे त्याचे प्रमाण सत्तेचाळीस एवढे असते तर खडकांमध्ये सिलिकॉन चे प्रमाण किती असते सत्तावीस टक्के इतकी असते मित्रांनो आपण प्रमाण बघितले आता आपल्याला खडक चक्र अभ्यासायचे आहे म्हणजे खडकांची निर्मिती कश्या प्रकारे होते तर मित्रांनो तीन प्रकारचे खडक असतात हे इथे लक्ष्यात घ्या एक म्हणजे अग्निजन्य खडक दूसरा तरखडक आणि तिसरा रूपांतरित खडक तर आपण आता बघूयात जे मुळ खडक जो असतो तो अग्निजन्य खडक असतो तर मित्रांनो अग्निजन्य जो आहे जो खडक आहे तो लावरसापासून किवा लावापासून तयार होतो आणि हा जेव्हा अग्निजन्य खडक अपक्षर्नाद्वारे म्हणजे अपक्षरणामद्धे काहीतर अपक्षरणकारक जे असतात जे तापमान झालं ऊन वारा पाऊस आपण म्हणतो तर ह्या करकाद्वारे जेव्हा त्याच वरती प्रक्रिया होते तेव्हा काय होतं तर ह्या अगणिजनन्य खडकचा रूपांतर कश्यामद्धे होतं स्थरीत खडकामध्ये होतं स्तरीत खडकची तिथून निर्मिती होते तसेच मित्रांनो आपण जर पहिलं तर हे अग्निजन्य खडक जे आहे ते जेव्हा त्याच्यावरती प्रचंड दाब किवा तापमान येतं तेव्हा काय होत तेव्हा त्या अग्निजन्य खडकाचे रूपांतर हे रूपांतरित खडकामध्ये होते तर मित्रांनो ह्याच जर उदाहरण बघायला गेलो तर BASALT हा एक अग्निजन्य खडक आहे त्याच्यावर जेव्हा प्रचंड दाब आणि तापमान येतो तेव्हा त्याचे रूपांतर रूपांतरित खडकात होते कोणत्या रूपांतरित खडकात तर MP BOLITE ह्या रूपांतरित खडकामध्ये BASALT खडकाचे रूपांतर होते त्यानंतर मित्रांनो इथे आहे स्थरीत खडक तर स्थरीत खडक जो आहे त्याच्यावरती प्रचंड दाब आणि तापमानाचा परिणाम झाला तर काय होईल तर स्तरीत खडकपासून रूपांतरित खडकाची निर्मिती होईल आता रूपांतरित खडक आपण जर स्तरीत खडकपासून रूपांतरित खडकात उदाहरण घेतल तर चुन खडीचे संगांरावरमध्ये रूपांतर होते तर हे मित्रांनो इथे महत्वाचा आहे हे उदाहरणे महत्वाचे आहेत ह्यावर प्रश्न विचारले गेले आहेत त्यामुळे ही लक्ष्यात ठेवा आपण पुढे आणखी उदाहरणे पाहुयात तसेच मित्रांनो जेव्हा रूपांतरित खडकारती अपक्षरान कारके कार्य करतात जे अपक्षरान होत तेव्हा काय होत रूपांतरित खडकपासून स्थरीत खडकची निर्मिती होते तर अश्याप्रकारे ही प्रक्रिया होते तसेच जे रूपांतरित खडक आहे मित्रांनो त्याच्यावरती जेव्हा ते वितळले जातात तापमानाने म्हणा जेव्हा ते वितळतात त्यापासून अग्निजन्य खडकची निर्मिती होते म्हणजे लावापासून अग्निजन्य खडकची निर्मिती होते तर अश्या प्रकारे मित्रांनो अग्निजन्य खडकपासून स्तरीत खडक रूपांतरित खडक तसेच रूपांतरित खडकपासून अग्निजन्य खडक स्थरिक खडक आणि स्थरीत खडकापासून रूपांतरित खडक हे तयार होत असतात तर मित्रांनो आपण हे खडक चक्र पाहिले आता पुढे आपल्याला detail मध्ये एक एक खडकचे प्रकार आब्यासायचे आहेत तर मित्रांनो आता अग्निजन्य खडकविषयी जाणून घेऊ या तर बघा अग्निजन्य खडक जे असतात त्याचे दोन प्रकार पडतात त्यामध्ये एक बाहिर निर्मित अग्निजन्य खडक आणि अंतरनिर्मित अग्निजन्य खडक तर बाहिर निर्मित अग्निजन्य खडक म्हणजे काय बाहिर निर्मित म्हणजे इथे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की जमिनीच्या बाहेर पृथ्वीच्या sorry पृथ्वीच्या अंतर्भागाच्या बाहेर म्हणजे लावरस जेव्हा जमिनीवर येऊन थंड होतो

जो लावरस असतो तो भुगर्भात थंड होऊन तयार होतो थंड होतो तेव्हा त्यापासून काय तयार होतात तर अंतरनिर्मित अग्निजन्य खडक तयार होतात आता मित्रानो बाहिर निर्मित अग्निजन्य खडक चे आपण उदाहरण पाहायाला गेलो तर दक्खन च पठार एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो अंतरनिर्मित अग्निजन्य खडक आहे त्याचेही दोन प्रकार पडतात कोणतं तर पातळीक अंतरनिर्मित

तर मित्रांनो ह्याचे उदाहरण पाहायाला गेलो तर काय आहे BATHOLI एथे बघा इथे दिसत असेल हे BATHOLI जो आहे नंतर मित्रांनो काही कलावधीने उघडा BATHOLI देखील उघडा पडतो इथे लक्ष्यात घ्या

त्यानंतर मित्रांनो अंतरवेशी खडकामध्ये आपण पहिलं तर अंतरवेशी खडकामध्ये काय होत तर लावारस जो असतो कमी खोलीवरती थंड होतो आणि ह्यामध्ये काय होतं तर ह्यामध्ये पाच प्रकारचे खडक पाहायला मिळतील तर त्यामध्ये पहिलं आहे SEAL हे कसं आडवीपट्टी सारखा SEAL एक खडक तयार होतं त्यानंतर दूसर काय आहे DIKE जे उभा असतं तुम्ही हे shape लक्ष्यात ठेवा ह्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर जोड्या जुळवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर तिसरा आहे LYCOLI हे mushroom सारखा छत्रीच्या आकाराचा एक खडक तयार होतो मित्रांनो पुन्हा सांगते मी हे की हे कुठे तयार होतात पृथ्वीच्या आत मध्ये भूगर्भामद्धे हे तयार होतात त्यानंतर चौथा आहे सायकोली इथे तुम्हाला दिसत असेल हे सायकोलिक आहे त्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो जी सायकोलिक आहेत ते USA मध्ये लासा हे एक सायकोलिक सापडलेला आहे ह्याचा उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो चौथा आहे सायकोलिक कोणतं आहे सायकोलिक तुम्हाला इथे शेप दिसत असेल ह्याला सायकोलिक असे म्हणतात अश्या प्रकारचे खडक तिथे पाहायाला मिळतात त्यानंतर पाचवा आहे लोपोलिक तर मित्रांनो लोपोलिक म्हणजे बशी सारख आकार असतो तर हे पाच आपल्याला कमी खोलीवर थंड होणारे जे खडक आहेत ते पाहायला मिळतात जे अंतरवेशीय निर्मित अग्निजन्य खडकामध्ये येतात मित्रांनो अग्निजन्य खडक पाहिले आता आपल्याला गाळाची जलजन्य खडक किवा स्थरीत खडक ज्याला म्हणतात जे ते पहायचे आहे मित्रांनो हे जे अग्निजन्य खडक आहेत त्याला मूल किवा प्राथमिक खडक असे देखील म्हंटले जाते तर आता आपण स्थरीत खडक काळाचे जलजन्य खडक पाहूया तर बघा मित्रांनो हे जे खडक असतात ते कसे आहेत यांत्रिक पद्धतीने तयार होणारी म्हणजेच काय तर यांत्रिक पद्धतीने म्हणजेच अपक्षरन वगेरे म्हणतो तर ह्या गोस्टी ने तयार होणारे खडक असतात तर मित्रांनो हे कानन च्या आकारमध्ये तर ह्यामध्ये तीन प्रकार पडतात तर आता ते आपण बघूयात पहिलं आहे खंडाष्मी तर खंडाष्मी म्हणजे काय खंडाष्म खडक जे असतात ते मोटे गोटे असतात जे खूप जास्त मोठ्या आकाराचे गोटे असतात ते सर्वात खाली असतात तर त्याचा उदाहरण आहे पिंडाश्म खडक त्यानंतर दूसरा आहे वालुकामय तर हे वाळूंपासून तयार झालेलं वाळूंच्या कणापासून तयार झालेले असतात तर हे वाळूकष्म खडक ह्याचा उदाहरण आहे मित्रांनो हे जे वाळूकष्म खडक आहे ते

तर ह्याचा उदाहरण आहे पंखास्म ह्याला CELL असा देखील म्हंटलं जातं मित्रांनो हे महत्वाचा आहे कारण आता ह्या CELL पासून CELL GAS तयार करण्यात येत आहे तर मित्रांनो आपण ह्या गाळाच्या खडकांची जी पाण्याखाली जी रचना आहे ती पाहुयात तर बघा ह्या मध्ये सर्वात खोलवर आपल्याला पिंडस्म जे मोठ्या आकाराचे कोठे असतात ते आपल्याला सापडतात आणि त्याच्यावर मंग वाळूकस्म आपल्याला वाळू सापडते वाळूचा थर असतो आणि त्यावर मग पुढे जे लहान कण असतात कांकस्माचे ते आपल्याला सापडतात तर अश्या प्रकारे पाण्याखाली ह्याची रचना असते त्यांनातर मित्रांनो आता आपल्याला सेंद्रिय पद्धतीने तयार होणारे खडक बघायचे आहेत तर सेंद्रिय पद्धतीने कसा प्रकारे तयार होतात तर बघा प्राण्यांच्या शरीरपासून तयार होणारे म्हणजे प्राण्यांच्या जे शरीर असतं अवशेष असते एखादा प्राणी जर मृत्यू पावला त्यापासून तयार होणारे जे खडक असतात ते तसेच त्याचा उदाहरण इथं बघितला तर रावळ किवा शंक चुंखाडीच्या प्रमाणामद्धे जास्त असतं त्यानंतर मित्रांनो वनस्पतीपासून तयार होणारे तर वनस्पतिपासून काय तर कोळसा हे याचं उत्तम उदाहरण आहे ज्यामध्ये कार्बन चे प्रमाण जास्त असते

गिप्सुम चुन खडक स्तलेग MITE आहे त तर आपण जेव्हा काश ची भुरुपे आपण पाहतो तर ह्या मध्ये ते असतात वरती भुरुपे तयार होतात तर मित्रांनो आपण आता अग्निजन्य आणि स्थरीत खडक पाहिलेत गाळाचे जलजन्य खडक पहिले आता आपल्याला रूपांतरित खडक पहायचे आहेत तर मित्रांनो आता पाहूया रूपांतरित खडक आपण पहिलं होत रूपांतरित खडक हे अग्निजन्य खडकापासून स्थरीत खडकापासून तयार होत असतात ते अपक्षणा द्वारे तयार होतात किवहा दाब आणि तापमानाच्या परिनामामुळे तयार होतात तर बघा मित्रांनो इथे फक्त कोणत्या खडकाचे रूपांतर कोणत्या खडकामध्ये होते हेच बघायचा आहे आणि हयावरच प्रश्न विचारलं जातो तर बघा पहिल्यांदा आहे ग्रानाइड तर मित्रांनो ग्रानाइडचे रूपांतर हे नीस मध्ये होते तसेच BASALT रूपांतर हे MP BOLITE मध्ये होते आता मित्रांनो GRANITE आणि BASALT हे हे दोन खडक आहेत ते कशे आहेत तर अग्निजन्य खडक आहेत त्यानंतर मित्रांनो चुन खडक जे आहे त्याचे रूपांतर संगमरवरामद्धे होते तसेच कोलश्याचे रूपांतर हिरा किवहा ग्राफाईट हिरा मध्ये होतं असा तुमी लक्षात ठेवा त्यानंतर वाळूचा खडक जो आहे त्याचा रूपांतर कश्या मध्ये होतं तर कोर्डझाईड मध्ये होतं कश्या मध्ये होतं वाळूचा रूपांतर कोर्डझाईड मदये होतं आणि कोंकष्म जे आपण गॅस च पहिलं होतं मघाशी त्याचा रूपांतर होत स्लश मध्ये